आपले स्वागत
सेंडमेल फ्रॉम नोट सेट इन पीएचपी डॉट इनी ही एरर कशी दुरूस्त करायची ते पाहू
ईमेल कोणाकडून आला ते आपण निश्चित केलेले नाही
ईमेल पाठविण्यासाठी हे क्रमा मध्ये असणे आवश्यक आहे
येथे फ्रॉम पॅरामीटरसारखे काही वापरणार नाही
आपल्याला विशिष्ट हेडर्स पाठवावे लागतील
येथे हेडर्स व्हेरिएबल बनवू
ज्याची व्हॅल्यू मे mecom च्या समान नसेल
आपल्याला प्रमाणित मेल हेडर वापरून काम करण्याची गरज आहे ते म्हणजे From आणि कॉलन
सेमी कॉलन नाही
उदाहरणार्थ पीएचपी अकॅडमी लिहू
किंवा आपण एडमिन php अकॅडमी असे लिहून शेवटी com जोडू शकतो
खरे तर माझ्याकडे हे डोमेन नामे नाही पण आपण हे तसेच वापरू
म्हणून From एडमिन phpacademycom
मेलमधे आपल्याला हेडर्स हे आणखी एक पॅरामीटर समाविष्ट करणे गरजेचे आहे
येथे एलेक्स टाईप करू शकतो आणि येथे थिस इस आ टेस्ट
सेंड मे थिस वर क्लिक केल्यावर आणखी एक एरर मिळाली
मी माझ्या संगणकावर मेल सर्व्हर चालवत नाही आहे
जर तुमच्या संगणकावर मेल serverचालवायचा नसेल तर गुगलवर आत्मैल फ्री मेल सर्व्हर शोधून तो संगणकावर प्रस्थापित करा
लोकल होस्ट आपण ह्याच प्रकारे वापरत आहोत
आणि आपल्याकडे लोकल होस्ट खाली चालणारा एसएमटीपी मेल सर्व्हर तयार होईल
माझ्याकडे मेल सर्व्हर नसल्यामुळे मी विद्यापीठाची डीएनएस म्हणजेच डोमेन नामे सर्व्हर ही ईमेल सिस्टीम वापरणार आहे
माझा इमेल माझ्या विद्यापीठा द्वारे पाठवला जातो
जर आपल्याला निश्चित डीएनएस सर्व्हर माहित असेल किंवा आपले स्वतःचे डोमेन Nameआणि वेबसाईट असेल तर आपल्याला तो माहित होईल किंवा शोधता तरी येईल
तुम्ही त्याद्वारे इमेल पाठवू शकता
मी शेफिल्ड चा विद्यार्थी असल्यामुळे मेलहोस्ट डॉट शेफ डॉट एसी डॉट उक हा माझ्या विद्यापीठाचा इमेल डीएनएस सर्व्हर आहे
आता हे पीएचपी डॉट इनी मधे समाविष्ट करणे गरजेचे आहे
ह्यासाठी आपल्याला येथे येऊन व्हेरिएबल सेट करायला हवे
पीएचपी डॉट इनी मधे एसएमटीपी सेट करणे गरजेचे आहे
पीएचपी डॉट इनी फाइल उघडण्याऐवजी आपण इनी सेट फंक्शन वापरणार आहोत
एसएमटीपी हे व्हेरिएबलचे नाव आहे
पीएचपी डॉट इनी फाईल मधील ही ओळ एडिट करू
आणि तेथे व्हॅल्यू म्हणून मेल होस्ट टाईप करू
येथे एचो गेट इनी लिहू
जे ही विशिष्ट व्हॅल्यू देईल
नंतर आपण एसएमटीपी असे लिहून ही स्क्रिप्ट येथे किल करू
आता ह्याचे कार्य पाहू
येथे एलेक्स लिहा नंतर टेस्ट लिहून सेंड मे थिस वर क्लिक करा
माफ करा
मी पूर्णतः चुकीचे टाईप केले होते
येथे इनी गेट हवे आहे
रिफ्रेश करा
आपण इनी फाईलमधे मेल होस्ट डॉट शेफ डॉट एसी डॉट उक साठी एसएमटीपी सेट करत आहोत
नंतर त्याची व्हॅल्यू एचो करणार आहोत
हे मेल होस्ट डॉट शेफ डॉट एसी डॉट उक सेट झाल्याचे सांगत आहे
हा मेल होस्ट सर्व्हर किंवा डीएनएस सर्व्हर कार्य करत असल्यास उर्वरित कोड कार्य करेल
हा मेल पाठवल्यावर मी हे पेज बंद करीन
असे नाही
मी हे पेज तसेच बंद करतो आहे
आता मागे जाऊ आणि एलेक्स आणि थिस इस आ टेस्ट असे टाईप करू
हे तपासू
आपल्याकडे टीओ सब्जेक्ट आणि हेडर्स मधे Fromadminphpacademycom लिहिलेले आहे
ही बॉडी आहे आणि आपण मेल फंक्शन कार्यान्वित करत आहोत
सेंड मे थिस क्लिक केल्यावर एरर्स मिळाल्या नाहीत म्हणजे सर्व कार्य करत आहे असे समजू
माझ्या हॉटमेल किंवा इमेल वर जाऊन इनबॉक्स वर क्लिक केले
मला एडमिन फ्पाकॅडमी डॉट कॉम कडून ईमेल आला आहे
त्यावर क्लिक केल्यावर सब्जेक्ट मधे इमेल फ्रॉम फ्पाकॅडमी दिसेल जे आपण सेट केले होते
आपण दिलेला इमेल एड्रेस देखील येथे आहे
तो एलेक्स किंवा फ्पाकॅडमी कडून आला असे म्हणू शकतो
नंतर थिस इस अन इमेल फ्रॉम एलेक्स असे दिसेल जे आपण फॉर्ममधे येथे लिहिले होते
त्यानंतर येथे 2 लाईन ब्रेक्स असतील 1 आणि 2 आणि थिस इस आ टेस्ट हे मी येथे लिहिले होते
विद्यापीठाचा डीएनएस मेल सर्व्हर वापरून केलेले हे मेल फंक्शन आहे
आपल्या आयएनएसपी मधे एक डीएनएस मेल सर्व्हर असेल
ह्यामधे ऑथेंटिकेशन ची गरज असू शकते
यावरील पाठ पुढे येईल
जर हे कार्य करत नसेल तर सदर पाठ पहा
किंवा मला इमेल करा किंवा युट्यूब द्वारे माझ्याशी संपर्क करा
हे आपल्याला उपयोगी होईल अशी अपेक्षा करू
कृपया सबस्क्राईब करा
हे भाषांतर मनाली रानडे ह्यांनी केले असून आवाज रंजना भांबळे ह्यांचा आहे सहभागासाठी धन्यवाद